टेबलय टेबल वर अ कागद पत्र ठेवलेली आहेत आणि सोफासेट य.

इथे समुद्र किनार पट्टा दिसतो अतिशय शांतता पूर्ण वातावरण याठिकाणी दिसून येतंय नीळ पाणी अ नीळ आकाश --

या ठिकणी पुस्तकालंय आहे अनेक प्रकारची पुस्तके अ दिसताहेत टेबल आहेत खुर्च्या आहेत.

हे एक लं लग्न समारंभाच चित्र आहे.

इथे एका छोट्या मुलीचा वाढदिवस असलेल दिसून येतय तिची आई तिला --

त्या पुढे खुर्ची आहे खुर्ची समोर कॉम्पुटर आहे लाइट चे प्लग आहेत.

हे एक प्रकारच हॉटेल दिसतंय लाइट न सजवलेल आहे.

अशा स्वरूपात अतिशय सुंदर अशा प्रकारे देवीला सजवले आहे.

हे एक जेसे दुकान आहे.